काय चाललं? काय तू दिसत नाही तू इथं कुठं ? किती दिवस झाले भेटली नाही. हो ना ते तर होताच आपलं नेहमी भेटचं होत नाही किती दिवस झाले. हो ना? आता काय म्हणते मग लग्न सराई सुरु झालीये.

आता माझंच लग्नाचं चाललंय घरचे बघतायेत. आरे वा खूप छान मग आहे आम्हाला एक दिवस जेवण. एक दिवस कशाला दहा दिवस या ना आधी हो का? बरं बरं ठीके चालेल

मध्ये करणारे कि घरीच करणारे असं काही?

असं नाही कि म आम्हालाच लोडे त्या पैस्याचा.

नाही हुंडा नाही दिला फक्त लग्न आम्हाला असय कि लग्न छान करायचंय, मोठं करायचंय.

ते म्हणजे त्यांचं त्यांच्याकडं माझं आमचं आमच्याकडं असं. मुलाचं मुलांकडं मुलीचं मुलीकड अच्छा मग तुम्हाला तर खर्च जास्त जाईल ग. अम्म हा पण मुलीची जरा जास्त शॉपिंग राहती ना, मुलाचं एव्हडं काही नसत. मुलाची जास्त शॉपिंग नसती मुलीची जास्त असती ना.

घेतलेत म्हणजे असं पुण्यात घेतलेत काही. अअ थोडेफार शॉपिंग केलीये अजून करायची आहे

नाय वो एव्हडं थोडी आता लग्नाची शॉपिंग तुळशी बागेत करणार का?

आग लक्ष्मीरोड आहे भरपूर ठिकाण आहे ना मग तू अक्चूअली कुठं केली ते विचारते ग. मॉलमध्ये केली मॉलमध्ये काही मूलचंद मधी केली घरच्यांनी. अच्छा मूलचंदमध्ये घेतले का ? मुलचंदमध्ये साड्या खूप छान छाने.

फॅमिली नि सगळ्यांनी तिथंच घेतल्या साडया

मुलचंदमधी साडीपणे ना दोन हजाराची साडी नऊशे नव्यानोला भेटती असं मी नाही गेली पण म्हणतात असं

सगळ्यांना घेतली ना शॉपिंग केली घरच्यांना मम्मीला म्हणजे जवळच्या जवळच्यांना घेतले तिथं दोन लाख रुपये घातले. अरे बापरे इतका ख ,एवढे इतके खर्च केले? हा म आता असं झालं एकुलती एक मुलगी

तू लग्न लावण्यासाठी काय घागरा घेतला का?

नंतर साडी वेगळी, परत फेरेच्या वेळेस वेगळं

सगळं वेगवेगळी शॉपिंग.

लग्नासाठी, लग्नासाठी घागराचे कारण कि लग्न संध्याकाळीये ना.

म घागरा कितीमधी बसला? घागरा होता चाळीस हजाराचा. बापरे चाळीस हजार आणि आता मग बाकीचा खर्च? मग पार्लर, मेकअप वाली लावली असेल तर मग तिचा खर्च किती?

फ्रेंडचे त्यामुळे तीच एव्हडं काही नाही. पण आहे तिचेपं आहे चार्जेस. तिचेपन चार्जेस आहे ना? तिला किती दिले?

लग्नाच्या अगोदर विडिओ करतात ते पण आहेत का? प्रेवडींग हो प्रेवेडींग करायचंय. कुठं करू सांगा ना मला प्रेवेडींग? मला स्पॉट समजत नाही कुठं करूया. आता त म भरपूर ठिकाण आहे मग आता जिथं मला तर एव्हडं काही सांगता येणार नाही पण तुला वाटत असेल तर म्हणजे बाहेर जाणार आहे का तुम्ही असं मी ते विचारते. नाही बाहेर नाही इथंच करायचंय. बाहेर तर नंतर जाणारचे बाहेर फिरायला

मग पुण्यातले दोन तीन ठिकाण आहेत शोध अ शोधून मग तिथं जायचं, खूप छान छान ठिकाण आहेत पुन्यामध्ये.

Not Marathi? Try Hindi

हम्म तिकडं खूप छाने ना सातारा साईट ला तिकडं खूपे ना

हळद तीथचे आ लग्नाच्या आदल्या दिवशीये पण, आमच्याएकाद कास असत आदल्या दिवशी हळद असती ना. नाही नाही रिसॉर्ट ला करणारे हळद कि घरीच करणारे हळद? नाही नाही रिसॉर्टला आम्ही तिथं जवळ जवळ तीन चार आधी पासून जनरेट ना. आधी मेहंदीच्या एक दिवस होणारे, दुसऱ्या दिवशी संगीत होणारे.

त्याची काही आयडिया नाहीये पण बराच खर्च आलाय त्याचा. हो ना म्हणजे लग्न दहा एक लाखात जाईल. उम्म नाही त्याच्या पुढं जाईल. कारण कि हे शॉपिंग अन ह्यांच्यातच किती पैसा गेलाय. हो आग कोरोना काळामध्ये लोकांचे दहा हजारामध्ये आख्यानचे लग्न झाले होते माहीतीये.

हो ते तर झालं पण एन्जॉयमेंट काहीच नव्हती ना त्याचात.

हा एन्जॉय नव्हता ग काही पण मग लग्न तर झाले ना. हो झाले लग्न तशेपण झाले लग्न. पण एन्जॉय पाहिजेच ना वो लग्न परत परत थोडी येणारे ह्या सगळ्या

मग मग ते वेन्डडींग अअ वेडींग चे ते हे पाठवले का सगळ्यांना इन्व्हिटेशन पाठवले?

झालेय ते करून काही जणांना व्हाट्सअपला केलय.

हो हो आता काय ऑनलाइनच लोक पाठवलाय जास्त करून कोणी असं कोणाच्या घरी जाऊन देत नाही इन्व्हिटेशन. नाय नाय मी येईन ना तुमच्या घरी इन्व्हिटेशन घेऊन येईन. त्यांना सोबत घेऊन येते. मला गडांगणेर द्याल हे कराल ना तुम्ही. हो हो मग मला येणार ना, मग मला घरचे पाठवणार नाही ना. किती दिवस साठी येऊ तुझ्या लग्नाला सांग. आता पाच दिवस बुक केलेत, तुम्ही तेव्ह्हा पसनच या आधी पाच म्हणजे

बार बार ठीके चालेल नक्कीच येण्याचा प्रयत्न करेल प्रयत्न नाही मला पाहिजेत तुम्ही तिथं.

मैत्रिणींना सगळ्याच मैत्रिणी येणारे, मैत्रिणी मित्र.

हो हो ते चा सगळं ग्रुपचं येणारे ना.

आता खूप दिवसातन भेटतोय म्हंटल्यानंतर खूप एन्जॉय होईल मग. हा एन्जॉय तर काही विचारूच नका

हा अरे वा म्हणजे म्हणजे पाच दिवस

हो म्हणजे बाकीच्यांना पण जे फॅमिली मेंबर असं अअ असतील

हो ते छान वाटलं मला तुझं ते आयडिया पण छान वाटली. आणि हे पण छान वाटलं कारण कारण आपण कुठं बाहेर जात नाही ना ग

आणि आता तेव्हडा एक एन्जॉय तयारी होऊन जाईल ती पाच दिवस आपण तुझ्या लग्नाला आलो तेव्हडा फिरून तरी येऊ. मेमरेबल दिवस राहतील ते म्हणजे कोणी विसरणार नाही असं.

हम्म माझ्या दादाच पण लग्न करणारे आम्ही पण आम्ही एव्हडं मोठं नाही करणारे. आम्ही पैश्याची कारण आम्हला पैस्याच आता कला कि पैशे खर्च करून त्याला दादाला गाडी घ्यायचीय ना मग ती गाडी गाडी घेणारे पैश्यात लग्नाच्या खर्च्याचा

ह्ह मग दादाला कास तुम्हाला गाडी पाहिजे त्याच्या पेक्षा सगळं खर्च व्हायला जाणार म्हणतो असं काही नाही ना ते टिकणारे दहा वर्षासाठी, गाडी कशी टिकून राहील ना.

हो ते पण आहेच ना गाडीचा वापर फिरायला जात येत पण त्याच्यात पण डीजेल ते ह्या सगळ्या गोष्टी येतातच ना. आग पण त्याची इच्छा खूप कि मला गाडी घ्यायची म्हणून मग ते त्यांनी ठरवलं कि कुठलाही खर्च करायचा नाही. आणि कोर्टात लग्न करायचं फक्त आणि मंग तो पैसे जो उच उरल त्याची गाडी घ्यायची किंवा मग त्यांना काहीतरी फ्लॅट घ्यायचा असल कुठली, कुठली घेतोय फोर्चूनर घेतोय का?

अंम कुठली तरी म्हंटलं महिंद्राची नवीन आलीय ना ती.

छाने थार. पण उलट मला तर वाटत त्यांनी गाडी पेक्षा फ्लॅट म्हणताय ना तुम्ही तो त्यांनी फ्लॅट घेतला पाहिजे. हा आम्ही त्याला सांगतोय फ्लॅटच घे पण तो म्हणतो नाही कार घ्यायची काय तेरा लाख का काय त्याची किंमते.

ते म सगळ्यांचं आजकाल क्रेझचे त्या थार विषयी.

हम्म हम्म हम्म. आन थारमधी काय ग तीन चारच मानस बसतात असं एव्हडे बी जास्त माणसंपण नाही बसत ते दिसायला मॉडेल छान ना त्याच त्यामुळं ते अट्रक्टिव्ह असल्यामुळं मग ते आग पण ते जुन्याकाळची गाडी होती माहितीये का जीप गाडी त्या सारखी दिसती ती थार. त्याला आम्ही तो ऐकतच नाही. हो मी पाहिलंय त्या तसल्या गाड्या फोटोमध्ये ते होत्या जुन्या काळात. हो तश्या गाड्यांसारखी गाडी ती आणि आम्ही त्याला नाय म्हणतो थार घ्यायला पण तो ऐकतच नाही तो म्ह

पगारावर हफ्ते. हॅलो येतोय का आवाज?

हा त पागा पगारावर्ती हफ्ते जाईल असं म्हणतो तो घरांचे आणि आता जे लग्नाची बचत होईल ना

चांगलाये ते पण चांगलंय. लग्न नंतर कुठं फिरायला जाणारे लग्न नंतर महाबळेश्वर म्हंटला पहिले मग बाकीचे काय माहिती मग अजून तर त्यांचं दोघांचं प्लांनिंग काय असेल आपल्याला काय माहिती.

पुण्यातल्या पुण्यातच बाहेर लांब नाही जाणारे.

अअ म यु एस ला तर त्याच्यामुळं मग तो आता दोघेजण सोबत जाणारे तिकडचापण खर्चयें त्यांना.

हो हो तीच नाही झालं अजून मग त्याच्यामुळंच ना मग ते सहा महिने इथंच राहणारे मग सहा महिन्यानंतर तिला पण घेऊन जाणारे.

माझा दुसरा दादा आला का मग ते तारीख काढून मग ते लगेच लग्न करणारे. हा हा हा म्हणजे अजून तारीख नाही ना काढलेली.

उम्म जास्तच घाई घाई मध्ये होणारे मग.

घाई घाई मधेच होणारे मग लवकर पंधरा दिवसातच. हा म्हणजे ना आता आम्ही तयारी करून ठेवणारे फक्त ते दन् दुसरा लहान दादाये ना तो मिलेट्रीतन आला का मग त्याच्या नंतर आम्ही हे तारीख काढणार म्हणजे तारीख हे करून ठेवणार सुट्टीच कॉन्फेर्म झालं कि लगेच लग्न करणार.

तो आला कि मग लग्न करणारे सगळे मग, कारण सगळे कारण आता एकच मेंबर बाहेर म्हणाल्या नंतर कस लग्न करणार ना. आम्ही हळदीचा कार्यक्रम खूप जोरात करणारे आणि लग्न आम्ही म्हणजे कोर्टात करणारे.

हो मग तेच ना आम्ही हळद अम्म हळद घरी करणारे. हळदीला ये तू आमच्या घरी. हो येईल ना येईल ना नक्की

उम काय नाही मी मला पण ड्रेस घ्यायचाय लग्नासाठी त्याच्या मुळे मी विचारात होती ग तू केव्हांड्याचा घेतला काय ते सगळं.

आहे तिकडं पेठांमध्ये, पेठांमध्ये चांगले भेटतात घागरे.

लक्ष्मीरोडला मी ऐकून होते लक्ष्मीरोडला खूप छान भेटतात म्हणे.

हम्म, एव्हडं बजेट नाहीये पण तरीपण आपलं तीन चार हजारापर्यंत ठीके.

हो म असंच चाललंय पाच हजार पर्यंत घागरा घ्यायचं चाललय.

लग्नाच्या हिशोबाने घ्यायचा म्हणजे थोडा चांगलाच घ्यावा लागेल ना.

हा ना, मनीषा दिसली होती का तुला?

नाही म्हणजे मला ऐकायला आलय कि ती जॉब शोधतीये म्हणून असं काहीतरी.

हा हा समजा घरचे मला बोलत होती कि मला माझ्यासाठी जॉब बघ अ कोरोनामध्ये गेलाय जॉब. त्याच्या नंतर जॉबचं काही हे होत नाहीये कुठं.

तिला सांगायचं ना आमच्या इथं आहे म्हणून माझा नंबर द्यायचा ना तिला. आमच्या इथं आहेत वॅकन्सी एक दोन तिला घेतलं असत.

ओके ओके मनीषाचं मनीषाला पण बोलावं लग्नाला म्हणजे तिला पण शॉपिंग करल ती अगोदरच.

तिचीन माझी भेट होती मग भेटू आपण. हो हो चालेल, आजून काय म्हणती म? अजून काहींनाही वो हेच चाललंय सगळं आता. हो का आणि आ आइक ना

तुझे 'पपा मुंबईला गेले होते तू सांगत होताना त्या दिवशी पुरणपोळी आणली आणि मला हे नाही के ते गेले मग पप्पा कधी पोहचले घरी. पप्पाना जायला झाली पार आठ नऊ तास झाले मग त्यांनी घरी गेल्यावरती व्यवस्थित होती मग त्यांनी सगळ्यांनी खाल्ली ती.

अग त्या नागररोडला खूप ट्रॅफिक असताना त्याच्यामुळ जाताच येत नाही.

हम्म तेच ना च्या लग्नाला जाणार होतो. लग्न संध्याकाळचं होत म्हणून काही नाही पण जर सकाळचं लग्न असत तर आमच्या होतीच नसत लागलं ते लग्न. आणि रोडपण खूप खराब झाले सगळे खड्डे खड्डेचेत. हो ग खूपच टेन्शन ग तिला त्या गाडी लग्नाला जायचं म्हंटल ना खूप असं दग दग होती ग ट्रॅव्हलिंग नी.

मी का एक पुढच्या आठवड्यात येईल मी.

तळेगाव, तळेगावलये ना मी सध्या इकडं, दादा राहतो माझा तळेगावला.

काय आणणारे तू तळेगाववरून येताना माझ्यासाठी.

तू काय आणशील सांग मला काय आणणारे माझ्यासाठी तळेगाव वरून. बिर्याणी बनून आणते. बिर्याणीतर फेमसये ना फेवरेटेना तुमची. बिर्याणी मला खूप आवडती. इथंपण स्वारगेटला खूप छान भेटती माहितीये. अहो तुम्हाला ते माहितीये का यस के कॉलेज पुण्याचं?

तर तिथं बिर्याणी म्हणूनय तिथं खूप छान भेटती.